दोनहजार एक मध्ये dreams unlimited ने खान ने संतोष सिवन यांच्या ऐतिहासिक महाकाव्य अशोका मध्ये मुख्य भूमिका साकारून पुनरा आगमन करण्याचा प्रयत्न केला जो सम्राट अशोकाच्या जीवनाचा अंशतः काल्पनिक वर्णन आहे नमस्कार मित्रांनो आज मी आपल्यासोबत online job या विषयावर बोलणार आहे. मित्रांनो आजच्या जगामध्ये आपण बघत आहे की आजकाल online चा Craze खूप वाढलेलं आहे. तुम्हाला काहीही कोणतीही गोष्ट शिकायची असली तेव्हा आपल्याला काही

आपण online गेलं, गुगलवर गेलं, युट्यूबवर गेलं, वेगवेगळ्या online platform वरं गेलं की त्या गोष्टी ताबडतोब शिकू शकतो. ताबडतोब मिळू शकते. आपण online मदतीने घरबसल्या जगातल्या कुठल्याही व्यक्तीकडून आपण शिकू शकतो.

online job मध्ये कसं आपल्याला office च जाजायचं नसतं. आपल्याला घरी job मिळत असतं. घरी assignment मिळत असते. ती assignment job आपल्याला करायची असते. Company आपल्याला घरी सांगत असते की आपल्याला दिवसभर कोणते job द्यायचे company दिवसभरासाठी काम दिलेले असते. आणि ते आपल्याला ठराविक वेळेमध्ये ते काम complete करायचे असते. त्याचा एक फायदा online job चा असा होतो की तुम्ही घरबसल्या घरच्या वातावरणात job करू शकता. तुम्हाला कुठेही जायचं काम नाही, हिंडायचं काम नाही. तुम्हाला घर सोडण्याचं काम नाही. म्हणजे तुम्ही घरच्या वातावरणात राहून, घरच्यांसोबत राहून, घर बसल्या पैसा कमवू शकता. त्यामध्ये फक्त आपल्याला requirement एकच असते, की online job करत असताना आपल्याला computer चालवणे आले पाहिजे. कारण online job हे computer द्वारेच केले जाते. computer हे मुख्य साधन online job चं आहे. आता

काय करायचं असतं? वेगवेगळ्या portal वर आपल्याला जाऊन आपला resume upload करायचा असतो. की तुम्ही काय शिकलेले, कोणती degree घेतली आहे, कोणती specificity काय आहे, तुम्हाला काय येते, तुम्ही कोणत्या गोष्टींमध्ये अनुभवी आहे. तुम्हाला कोणत्या गोष्टी चांगल्या प्रकारे करता येतात. हे आपल्याला तिथं सांगायचं असतं. तिथं आपला contact द्यायचा असतो. त्यानंतर आपल्याला तिथून Contact करतात, त्या portal द्वारे समजा जे आपल्याला hire करतात ते HR आपल्यासोबत Contact करतात. Contact केल्यानंतर आपला interview असतो आणि आपल्याला घर बसल्या job मिळत असतो. हे सगळं होत असताना fraud चं गोष्टी येते याच्यामध्ये? तर यामध्ये भरपूर जे लोक

रातदिवस त्या project वर काम करतो. project complete करतो. for example बघायचं झालं तर आपण एक तुम्हाला एक PDFFile बनवायला सांगतात. word document बनवायला सांगतात, एक document देतात. File देतात. त्यावर आपले एक Word document Type करायचे असते. research paper लिहायचा असतो, असं काही तरी काम करायचं असतं. आपण काय करतो, रात्रंदिवस ठराविक वेळेच्या अगोदर ते काम complete करण्याचा प्रयत्न करतो. अनं complete सुद्धा करतो. जेव्हा आपण ते काम Complete करतो आणि त्यांना submit करतो. त्यानंतर submit केल्यानंतर जेव्हा आपल्या पैसे घेण्याची वेळ येते, आपल्या आपण जे काम केले त्याची बदली, मोबदला घेण्याची वेळ येते. म्हणजे पैसे घेण्याची वेळ येते तेव्हा तो समोरचा व्यक्ती pay करत नाही. आणि सर्व contact आपल्याशी disconnect होऊन जातो सर्व प्रकारे. आपला number block करून देतो आपली Site block करून देतो आणि disconnect होतो. त्यामुळे काय होतं की आपण free मध्ये त्यांचे काम होऊन जातं. आणि आपल्याला रुपाया मिळत नाही. आणि आपल्या time चा, आपल्या मेहनतीचा वेळ वाया जातो. त्यामुळे भरपूर जण online job पेक्षा off line job वर जास्त भरोसा आहे. कारण off line job मध्ये Surety राहते. की आपल्याला समोरचा व्यक्ती माहिती असतो. आपण तिथं job करतो तो ते वातावरण माहिती असतं, ते office माहिती असतं. online मध्ये तसं office आपल्याला माहिती नसतं. समोरचा व्यक्ती कोण आहे? त्यासोबत आपल्यासोबत ओळख नसती. केव्हा identity दिलीबी असेल त्यानं तर ती fake identity असू शकते. कशी, कारण तो आपल्यासोबत समोरासमोर Contact झालेला नसतो. तो काहीही नाव टाकून मित्रांचं नाव टाकून कोणा ओळखीचे नाव टाकून काहीही नाव टाकून, काहीही पत्ता सांगून आपल्यासोबत fraud करून जातो. जसं आता हे झालं online job चं disadvantage online job चे advantage तसे भरपूर आहेत. आता भरपूर लोकं आहेत. जे freelancing किंवा Editing ज्यांना चांगल्या प्रकारे वेगवेगळे Editing जमते ते आज कोणताही course न करता, कोणतीही Degree न घेता, online job through महिन्याला लाखो रुपये कमवतात. काही लोकं आपल्या online job मध्ये वेगवेगळे online job करतात. जसे की काही वेगवेगळे audio recording करून घेणे वेगवेगळे गोष्टी ते editing करून घेणे जसे की photo editing झालं video editing झालं. graphics designing झालं अशा गोष्टी करणे. त्यामध्ये expert आहेत, त्यांच्याकडे Degree नसते. परंतु या गोष्टीमध्ये ते Expert राहतात. तर त्या गोष्टी त्या आपल्या ज्या skill च्या वरती online घर बसल्या लाखो कमवतात. जे की एक Degree झालेला व्यक्तीसुद्धा कमवू शकता नाही. किती तरी जास्त, त्यांच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पैसा हे कमवत असतात. मग हे करत असतानी online job चा advantage कसं असतं, त्यांना घरबसल्या हे सर्व काम होत असतात. आणि घरबसल्या होत असल्यामुळे खर्च कमी आणि income जास्त आणि online job चा फायदा असा आहे की तुम्हाला time period दिलेला असतो, त्या period मध्ये तुम्हाला ते काम पूर्ण करायचं असतं. त्यामुळे तुम्ही असे बांधिलकी नसते की बाबा तुम्हाला पाच ते सहा, सहा ते दहा असे काही काम करायचे आहे. तुम्हाला ठराविक वेळ दिलेला असतो. project आहे, चार दिवस दिलेले आहेत. चार दिवसांमध्ये तुम्हाला कधी complete करायचा हे तुमचा option आहे, हे राहितं. की तुम्हाला चार दिवसांमध्ये तो project तीन दिवसांत complete करायचा, दोन दिवसांत complete करायचा हे तुमच्यावर असतं. परंतु समोरच्याला तुम्हाला फक्त त्या चार दिवसांच्या अंदर अंदर तो project complete करून द्यायचा असतो. online job करत असताना आणखी एक फायदा असा असतो की online job तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्हाला कुठं जायचं काम नसतं आणि तुम्ही नेहमी घरी असल्यामुळे घरच्यांसोबत व मित्रांसोबत तुम्ही वेळ घालवू शकता. त्यांच्यासोबत राहू शकता ते आपण off line job सोबत करू शकत नाही. off line job करत असताना आपण घरच्यांना हवा तेवढा वेळ देऊ शकत नाही. परंतु online job मध्ये आपण घरच्यांना वेळ देऊ शकतो. मित्रांना वेळ देऊ शकतो आणि आपली life चांगल्या प्रकारे enjoy करू शकतो. कधी आपण बाहेर गावीही गेलो तर आपण आपल्या laptop वरून बाहेरगावी गेले असतानाही आपलं काम सुरू राहतं. म्हणजे आपण जिथं राहतो तिथं आपलं काम थांबत नाही, आणि आपलं काम चालू राहतं. आणि आपलं काम चालू राहत असल्यामुळे आपलं income सुद्धा चालू राहतं. तसं offline job मध्ये नाही. जर आपण off line job मध्ये हे केलं job करत असलो तर आपल्याला सुटी मिळत , आपण कुठंपण जाऊ शकत नाही. पण online job मध्ये आपण जाऊ शकतो. आता online job शोधण्याचं झालं तर भरपूर जणांना प्रश्न पडतो online job शोधायचा तर नेमकं कसं? तर वेगवगळे portal आहेत. जसं सरकारी एक नोकरी म्हणून portal आहे. लिंक्डइन म्हणून portal आहे. असे वेगवेगळे portal आहेत. वेगवेगळ्या Site आहेत. तिथं जाऊन आपण online job find करू शकतो. आणि online job Find करत असताना फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवावी लागते की जी व्यक्ती आपल्याला hire करत आहे, त्याबद्दल आपल्याला online माहिती काढणं खूप आवश्यक राहतं, की त्याने या अगोदर किती लोकांना hire केलं, खरंच ती Company चं registration आहे का? खरचं त्यांचं payment होत का? या सर्व गोष्टींची आपल्याला इत्यंभूत अगोदर माहिती काढायला हवी. कारण online job मध्ये fraud चं प्रमाण जास्त. जसे की आपण अगोदर बोललो की कशा प्रकारे fraud होतात. तर online job करत असताना जेवढे फायदे आहेत, तेवढे नुकसानसुद्धा आहेत. परंतु जर आपण positive सकारात्मक बाजू पाहायची झाली तर online job चे फायदे खूप चांगले आहेत. आपली राहू शकते आणि online job करत असताना आपण एक

तो जर online job करत असेल तर त्याची study सुद्धा चालू राहते आणि तो online job सुद्धा करतो. म्हणजे काय study plus earning असं चालतं. त्यामुळे काय होतं त्या financially तो independent होऊन जातो. कोणावर depend राहात नाही. आणि एक चांगली प्रकारे त्याला knowledge gain होत राहतं. कारण जेव्हा तुम्ही job करता, online job करता, तर तुम्ही एकापेक्षा अधिक लोकांच्या contact मध्ये येत असता. तुम्ही ती गोष्ट online job करत असताना कोणतीही job करत असताना तुम्ही कोणतीही गोष्ट करतानी वेगवेगळ्या लोकांना भेटत असता, वेगवेगळ्या गोष्टी करत असता search करत असता, त्याबद्दल माहिती मिळवत असता. आणि हे सर्व केल्यानंतर तुमचा एक development चांगल्या प्रकारे तर Online job करणं हे खूप फायदेशीर आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मित्रांनो त्यामुळे आता सरळ शेवटी मी असं म्हणेल online job चे फायदे आहेत आणि नुकसानही परंतु online job तुम्हाला कशा प्रकारे किंवा कोणती करत आहे, आणि तुम्ही त्याबद्दल किती जागृक आहे, तेच महत्त्वाचं ठरतं. तुम्ही जर online job करताना ज्या गोष्टी थोडीफार जागृकता ठेवली म्हणजे कोणतीही online आली आणि लगेच

मित्रांकडून माहिती काढली की बाबा ही नेमकं काय आहे? कशा प्रकारे केले जाते? आणि त्यानंतर Job join केली तर त्याचे तुम्हाला तर त्याचे तुम्हाला फायदे फायदे आहेत. आणि तुम्ही घरबसल्या आरामात धन्यवाद मित्रांनो. hi रेखा hello आरती काय करते

मैत्री जोडी घट्टआहे हम्म हो

हम्म तसे season एकोपाठ एक येतात तसेच आपले दोघींचेही

आमच्याकडे पण तेच आहे असं भारी वातावरण माझा तर पाऊस फेवरेट होता i mean आहे आहे हो मी तेच म्हणते होता म्हणजे आता कोणता आहे अगं म्हणजे पाऊस येतोय म्हणजे दुपारी आलता बघ आता फक्तशी थंड थंड थोडीशी normal अशी हवा सुटली आहे

होय बर आता नाही खाऊ शकत पण same तरी करायचा ना पावसाळ्यामध्ये काहीतरी भेटला असता तुझ्याकडनं बर हा हो घालते ना होय का बरं चालतंय मनाला लागेल मला रेखाने बोलवलय म्हणजे आपली कशी होती travelling होते म्हणजे कसं पावसाळ्या मध्ये कुठेतरी फिरायला हि जाऊया पुण्यामध्ये मज्जा येते ना पावसाळ्यामध्ये फिरायचची मज्जाच वेगळी असते अन तस ते तर आहेच हा तसं म्हटलं तर adventure मध्ये एकदम मज्जा येते

तुलाही आता

अग ते अग ते सांगते लोणावळा एक नंबर आहे माहिती आहे का ए इतक भारी ठिकाण आहे couple साठी केवढं छान आहे नाही का अं तू जाऊन आलीस अं पावसाळा लागला की तिकडेच पळायचं

या पावसाळ्याला काय timing म्हणजे ए काय विचार काय केलाय काही नाही सध्या त काही नाही म्हणते थोडा येऊ द्यावा अजून पावस sorry पाऊस हा पण थोडाच होता न पहिला पाऊस होता हा हा अच्छा बर बर आम्हालाही सांगा मग मी तुम्हास थोडीशी कंपनी देऊया येऊन नक्की नक्की जाऊया की सोबतच हो सोबतच जाऊया म्हणजे एक से भले दो दो से भले चार

आणते म्हटलं कुठून पण अह होय बर चांगला आहे की पावसाळा तुमचा फेवरेट आहे मज्जाच वेगळी असते मस्त रिमझिम रिमझिम पाऊस अं थंडगार वापर आह ते आहे खरं सांगायचं झालं ना पावसाळा मला नाय जास्त आवडत फक्त first timing अं उन्हाळ्यामध्ये कडक जमीन तपलेली असते आणि ज्या वेळेसला first थोडेसे असे रिमझिम रिमझिम पाऊस पडते ज्यावेळसे जी smell येते ना तेच घ्यायला आवडते बाकी मग मला नाही आवडत मला पाऊस असं मी जर इथे कोणत्या भिंतीला चिटकले तर लोक मला मारतील किंवा हसतील अरे हो लोक म्हणतील ही काय ते lizard पाल

नाय नाय नाय चुकीचं बोलतेस की म्हणजे सिमेंटच्या भिंती कडक तपलेले असू देत

जवळ जाऊन smell घे मीच केलेले आहे मी स्वतः केलेल आहे म्हणून तुला सांगते बरं मी त्याचा अनुभव घेतलाय म्हणून तुला सांगते मी मला हा बघ आता तर पाऊस पडलाय म्हणा सगळीकडे थंड वातावरण झालं असेल बघ एखाद्या वेळेला जर by chance ऊन पडलंय आणि कडक जमीन अशी तपलेली असेल ना आता तरी पावसाळा हा आलाय म्हणजे start अजून perfect नाही झाला ना म्हणजे पाच जून आहे ना सात जून पासून म्हणते त्याचं आगमन होतं जसा गणपती बाप्पा खरं तर मग आज पहिला पाऊस पडला ठीक आहे

पहिल्या पावसाची मजा घ्यायला पाहिजे सात जून ठीक आहे येईल तेव्हा येईल पण आता जे हाय त्यात तर मजा घे आता मी काय करते उद्या भिंत अशीच धुते पाण्याने आणि बघते

हो तेही बर मी काय म्हणते चिटकते काय भिंतीला म्हणजे हे नाही का कोणी म्हणलं पाहिजे काय माकडाचे पिल्लू चिटकलं अरे त्याच्यापेक्षा best idea आहे ना माझ्याजवळ वरती terrace वरती जा

पाणी शिंपडा जिथं तिथं तिथं तिथं जाऊन मी घेते तिथं तिथं पाणी सुकला की दुसरीकडे शिंपडा वा रे बाबा काय डोकं असतं हा

असं पाऊस तुला आवडतो म्हणलं तर तुझा monsoon

काय केल पावसळ मंधी गेल्ती फिरायला म्हणजे तस त छोटस पण छान होत

आन पाऊसाळात चालू होता गेल्या वर्षीची गोष्ट आहे पाऊसाळा म्हणे आणि मस्त काय आम्ही दिवसभर फिरलो आणि exact timing ला आम्हाला return वापस येयच घरी त्यावेळेस उतरता वेळी म्हणजे म्हणता उतरता वेळ ती slip वगैरे

म्हणजे पडलीय आणि return वापस ज्या वेळेला घरी येयाचंना त्या वेळेसला काय म्हणते मी जशी slip झाली आणि ते गवताळ नसत शेवाळेलं

जुती घातली होती त्या जुती वरून

तुला त जुती कुठं

अं अह त्याच्या सारखंच होता आला लक्षात खूप cool जागा होती कि आता आईक ना आता माझा आइक कि काय

गेलो होतो बघ शिवनेरीला गेलो होतो बघ गेल्या वर्षीच गेलो होतो पाऊसात बर का अर्द्या पर्यंत पाऊस तर पाऊस मिळालं बर का अर्द्या पाऊस असा ना पाऊस लागला

तर ते बंदर attack करत होते direct हातातलं bottleschips वगैरे अस काय तरी घेऊन जात होते म्हटलं कि एवढं चढायचा म्हंटल तर असं direct attack करत होते ते हू काय सांगायचं बसता येत नाय उभा राहता येत नाय काहीच करता येत नव्हतं आणि त्यातल्या त्यात एका बंदर ने काय केलं माहिती आहे का एका ladies च्या जाऊन बसला तो घरात जाऊन बसला आणि निघतचं नव्हता मंग म्हणजे ती जे just नाही का असा एक time pass म्हणून त्याला घेतला असं नाय का photo वगैरे shoot करण्यासाठी video वगैरे

एवढे परेशान होतात तिचे mister होते वाटय सोबत दोघच होते ते couple होते येवडा काढायचं photo तर त्यानी दिसलं कोणी म्हणजे हात लावत नव्हतं ना कारण कि वरून पाऊस चालू होता त्या बंदरी साऱ्यांना भीती वाटू लागली म्हणजे तो त्यादिवशी नाय का

अं तुला आठवतंय का

आणि म्हणजे जाताना पाऊस नव्हता येयाचं इथे

पंचायत पडायची कोणचा छत्री मध्ये घुसावा

दोघीजणी समोर दोघीजणी पाठीमागे मग कसा चौघी जणी आणि ती छत्रीच एक जनीनी धरायचं आणि ते कसं तरी जायचं

हा म्हणजे पावसाळ्यात असे काहीतरी आठवणी म्हणजे राहतात आपण ठेवलय स्वतःच घरी

हा ते हि बरोबर आहे मग ते पावसाळ्यात

पावसाळ्यात जाऊ कि पावसाळ्यात भेटू आपण पावसाळा तुला आवडतो मला आवडतो पण fifty fifty percentage आता काय

bye मग

अरे! Hi उमेश, काय- काय करत आहे? काही नाही बवा, cricket पाहतं होतो. Cricket पाहतं होता काय?

मला तर यार काही कळतं नाही त्या cricket मधलं म्हणून मी काही पाहत नसतो ते cricket अं हा ना, मला bore वाटतं यार अर अच्छा, पण मला खूप चांगलं वाटतं रे आवडता cricket

हा आम्हाले आम्ही कधी game खेळलोच नाही, आम्हाले वावरात जातं अरे बाप रे बाप, हाव रे भाई, नाही तसा मी पण वावरातून गेलो, पण मग अधून मधून कधी cricket वैगरे chance भेटला की, बघून घेत होतो. अच्छा, अच्छा, चांगलं आहे पण मग एक माणसानं कोणता ना कोणता खेळ खेळलाच पाहिजे, आता मी बी आता मी बी योगा करत असतो, म्हणजे योगा आम्ही मध्ये जा खेळणारा योगा मी पण state level ला खेळणारा योगा हा हा, अच्छा अच्छा, नाही हा ते पण चांगलच आहे, पण ते वेगळी घे मग

हा त्यामध्ये हा आपल्या भारतात खूप craze आहे cricket चा हा त मंग म्हणजे पण यार मी कधी खेळालो नाही, तर मला काहीच माहितीच नाही cricket बद्दल तु सांगू शकतो का मला cricket बद्दल, काय, म्हणजे मला फक्त मला फक्त एवढंच माहित आहे, की हे पाय अं ते बघ काहीच नसते, एक bat असते आणि एक ball असते, एकजण ball टाकते आणि दूसरा ball bat नं मारते आणि तीन stump असतात. जर का मा मारला नाही, तर मग ते stump मध्ये जाते, मग stump मध्ये झाला की out, stump मध्ये एवढचं मी एवढचं खेळलो, आता याच्या पुढे काय असते ते मला काही माहिती नाही. नाही मजा येतं असेल त्यामध्ये ओ

हा हाव न spinner असते, faster असते, right batsman असते left batsman असते, अच्छा हा ते आता ते मला काहीच माहीत नाही, तु संग बरं मला काय असतं नेमकं अं fast bowler spinner हे टाकू शकते, त्याच्यातून LPW लवकर out होते fast spinner नं

अं म्हणजे आता spin करतात की असा googly कसा टाकतात, असं फिरवता हातानं